जसा एक छोटस एक किराना दुकान आहे. हे छोट किराना दुकान एका खेडयातील आहे आणि ती न लाकड़ी मेज आहे त्या वरती खूप सारया बरण्या आहेत.

टावर दिसत आहे आणि तो एक टार मोबाईल टावर आहे त्यात डोंगरा वरती हिरवे झाडे दिसत आहे.